घराण्यातून आले होते आणि प्रसिद्ध शिख इतिहासकार ग्यानी ग्यानसींह हे देखील ह्याच घराण्यातील होते. औरंगजेबाच्या कमकुवत उत्तराधिकाऱ्याच्या काळात जेव्हा देशात प्रचंड असुक्षता होती आणि नादर शहा

सुरु केली. तेव्हा दुलतानाही खूप त्रास सहन करावा लागला. त्यांची अनेक गावे उजाड होती. त्यांच्या घरी बसलेला लागला. लोगोमवाल ही निर्जन नाही. ध्येय ठरविणे आपले धैर्य ठरविणे आणि साध्य करणे या विषयी ज्ञान तुम्हाला उधिष्ठ प्रवुत जायला मदत करते पण त्यासाठी तुम्हला तुमचं उधिष्ठ माहित असायला हवं तुम्हाला अर्जुनाची ती गोष्ट माहीतच असेल. गुरु द्रोणाचार्य आपल्या शिष्याना धनुर्वाद विद्दया हि शिक्षा देत होते. त्यानी लक्ष म्हणून एक लाकडी पक्षी झाडावर ठेवला आणि शिष्याना पक्षाला बाण मारायला सांगितलं त्यांनी पहिल्या शिष्याला विचारलं तुला काय काय दिसत तो म्हणला मला झाड, फांद्या, पान, आकाश, पक्षी दिसते द्रोणाचार्यानी त्या शिष्याला थांबायला सांगितलं नंतर त्यांनी अर्जुनाला तोच प्रश्न विचारला अर्जुन उत्तरला म्हणे मला फक्त पक्षाचा डोळा दिसतोय द्रोणाचार्य म्हणाले फार छान मार बाण बाण सरळ गेला आणि त्याच्या डोळ्यात घुसला या गोष्टीतून आपण काय शिकयच धैयावर लक्ष केंद्रित केल्या शिवाय आपल्याला आपलं ध्येय गाठता येणार नाही

नेमकं मुद्याचं काय ते पहा अनावशक्य किरकोळ बाबीकडे दुर्लक्ष करा अज्ञान तुमची नजर ध्येयावर असू द्या चार july एकोणीशे बावन रोजी अलोव्हिस कैटवीक हि कैटग्यानेच्या खाली अं परत खाली पार करत होती ती खाली पार करणारी पहिली महिला ठरणार होती english खाडी तिने या पूर्वीच पोहून पार केली होती. सगळे जगाचा तिच्या कडे लक्ष होत. दाड दुख, हात गोडवणारी थंडी, आणि अंगावर येणारे SHARK SHARK यांच्या अं यांच्याशी सामना करत ती किनारा गाठण्याची धडपड करत होती परंतु goggle मधून तिला फक्त दाड दुख दिसत होत किनारा दिसतच नव्हता शेवटी तिने प्रयत्न सोडोन दिला

शांत नाही. मला जर फक्त जमीन दिसली असती तर मी तिथं पर्यंत निश्चित गेले असते. दोन महिन्यानंतर फैर्यारिसने पुन्हा प्रयत्न केला आणि कैटलिन खाली पोहून पार करण्याचा विक्रम

लक्ष महत्वाची का असतात सूर्य चांगला तळपत असेल तुमच्या जवळ खूप शक्तिशाली भिंग असेल आणि ते एके एक ठिकाणी केंद्र केंद्रित करून धरलं तर खालचा काट जळेल पण तेच जर भिंग हलवत राहीला तर खालचा काट कागद जळणार नाही. एकाग्रतेची शक्ती हि अशी असते. एक प्रवाशी एका चौकात येऊन अंबला त्याने एका वयस्कर माणसाला विचारलं हा रस्ता कुठे जातो त्या वयस्कर माणसाला विचारलं तुम्हाला कुठं जायायचं त्या प्रवाशाने उत्तर दिल माहित नाही वयस्कर माणूस म्हणाला मग कोणत्याही रस्त्याने जा त्याने काय फरक पडतोय किती खर हाय हे आपल्यालाच कुठे जायायचं हेच जर माहित नासेल तर कोणत्याही रस्त्याने गेल्याने काय फरक पडतो

आणि कोणीतरी GOAL POST काढून नेले तर मग खेळायायच काय होईल खेळण्या सारखं काही राहतच नाही कारण तुम्ही score कसा मोजणार? तुम्ही तितपर्यंत पौसालाच हे कसे समजणार आपला उत्साह हा वणू वन्यसारखा असतो त्याला दिशा नसेल तर तो व्यर्थ जातो ध्येयामुळे आपण नेमकी कुठे चालो आहोत याचे भान राहते ध्येया मुळे दिशेचे जाणीव होते रेल्वे किंवा विमान कुठे चालले हे माहित नसताना तुम्ही त्यात बसालं का

स्वप्न स्वप्न आणि मनोरथ याना ध्येय मांडण्याची गफलत बहुतेक लोक करतात स्वप्न आणि मनोरथ म्हणजे दुसरं तिसर काही नसून आपल्या इच्छा असतात इच्छा या मुळात दुबळे असतात पुढील गोष्टीचा आधार मिळाल्यातरच इच्छा बळकट होतात एक दिशा दोन समर्पण तीन निर्धार चार शिस्त पाच से

निश्चित कृती कार्यक्रम आहे अशी स्वप्न म्हणजे ध्येय ध्येय हे योग्य किंवा अयोग्य हे असू शकतात नुसता इच्छे मुळे नाही तर ध्येय मुळे स्वप्न सतत उचलतात स्वप्न सत्यात सत्यात उतरण्यासाठी पूल गोष्टी करा एक ध्येयनिश्चित व स्पष्ट लिखित स्वरूपात असू द्या दोन

point भूसंख्य लोक आपले ध्येय निश्चित का ठरवू शकत नाहीत त्याची अनेक करणे आहेत त्यातील काही म्हणजे मी एक निराशा वादि म्हणून वृती शक्यतांचा विचार करण्याएव्हजी अडचणीचं भावू करणं अपयशाची भीती मनात ठरलेली उद्दिष्ठे साध्य करता आली नाही तर लोकांना शुध्द मनात असे वाटते कि आपण ध्येयाचं ठरलं नाही की ते गाठायचं प्रश्न अं प्रश्नच येत नाही. म्हणजे मग अपयशाची प्रश्न उत्तरे नाही परंतु असा विचार करण हे मुळात अपयशी माणसाची लक्षणे आहेत महत्वकांक्षेचा अभाव अयोग्य मूल्य मुल्ये धारण आणि परिपूर्ण जीवन जगण्याचा इच्छेचा अभामुळे अनेक माणसांना कसलीच महत्वकांक्षा वाटत नाही आपल्या मर्यादित विचार शक्तीमुळे आपली प्रकृती फुटते एक कोळी होता तो आपल्या जाळ्यात सापडणेचा माशांपैकी फक्त लहान मासे ठेवून घेत असे आणि मोठे मासे पळत नदीत सोडत असे त्याच हे चमत्कारिक वागणं बघून माणसाने त्याला असं करण्याचं कारण विचारलं कोळ्यांनी उत्तर दिल कारण माझी कढई लहान आहे अनेक लोक आयुष्यात काय करू शकत नाहीत कारण त्याची कढई लहान असते म्हणजे त्याची विचार शक्ती मर्यादित असते AWARE लेले जाण्याची भीती मी जर असफल झालो तर लोक माझा aware करतील का माझी चेष्ठा करतील का काल ढकल करणं ठरवीन कधीतरी आयुष्यात आपल्याला काय करायचं ते असं म्हणन हे महत्वकांक्षा नसण्या सारखंच आहे अह पण तो एक स्वाभाविक स्वयं स्थितीने किंवा अन्य प्रेरणा एख्याद्या ध्येयासाठी आदियुक्त होण्याची शक्यता आत्मप्रतिष्ठा शीघ असलेल्या माणसाबाबत प्रभामुळेच आढळते ध्येयाचे उद्दिष्ठाचे महत्वच लक्षात न येणे ध्येयाच महत्व त्यांना कोणी समजावून सागितलं नसात किंवा त्यांनी हि कधी ते समजावून घेतलेले नसत गाठवून ध्येय कसे निश्चित करायचे याचीच माहिती नसली आणि लोकांना ध्येय ठरवण्याचं तंत्र पद्धत माहित नसते त्यांना मार्गदर्शक बाराखडाची गरज असते

तुम्ही रेल्वेचं रेल्वेचं TICKET काढता येते तेव्हा त्यावर काय काय लिहलेले असते एक प्रवास सुरु करण्याचे ठिकाण दोन TICKET ची किंमत मुक्कामाचा ठिकाण प्रवासाना निघण्याचे तारीख

उदाहरणात मला यशस्वी व्हायचं कि व्हायचं चागलं जगायचं आणि असे काही तरी या सर्व त्याच्या इच्छा असतात या पैकी कोणताही सुस्पष्ट ध्येय नाही ध्येय हि smart असावी लागतात specifc स्पष्ट उदाहरणात मला वजन कमी करायच असं म्हणणं म्हणजे भाबडा आशावाद बाळगन होय

जेवण हो आत्ताच झालं.

मग तुझं झालं?

अच्छा. कोणी मम्मीने बनवली तुझ्या? नाही सध्या माहिती आहे काय मी ट्राय केली इडली आज.

आधी बनलीच नाही.

आधी बनलीच नाही आधी माहिती आहे का अशीच बनली म्हणजे नाही का स्मूथ वगैरे झालीच नाही. मग एकदा नाही का अजून ट्राय केली युट्युब वर बघितलं मग try केलं का पंधरा minute ठेवायचंय. आणि मी दहा मिनिटामध्ये तर मी पंधरा minute ठेवलंय. माझं पॅन कार्ड मिळालं. माझं पॅन कार्ड मिळालं. माझं पॅन कार्ड मिळालं. माझं पॅन कार्ड मिळालं.

अरे मी ते मला नोट्स बनवायच्या आहेत तर मी बुक काढली. तर त्याच्यातच माझं पॅन कार्ड सापडलं. का असं असतं नेहमी नाही का तू माझ्यासोबत राहिल्या वर तू कमी बोलतेस असं काही नाही आहे. तुला नीट ला पण चांगले मार्क्स पडले होते माझ्यामुळे पण JEE ला तुला फर्स्ट अटेम्प्टला तुला खूप बेकार मार्क्स होते. पण तू सेकंडला माझ्यासोबत गेलती मग तुला खूप चांगले मार्क्स पडले. ठीक आहे. तुझ्या ऍडमिशनला पण तू माझ्यासोबत कॅप राऊंडला पण तुला चांगला कॉलेज लागलंय. असं काही होत नाही. असंच नेहमी मी तुझं लक आहे माहिती आहे का तुला?

पागल आहे का. आंबे वगैरे खायचा तो. ते माहिती आहे तुला दश दशे काय म्हणतात? दशेहरी आम म्हणतात त्याला. कोणते आंबे काय खाल्ले होते?

तू काहीतरी खाल्लं नाही म्हणून तुला गोड खायचंय काय? नाही. आता आणावं लागेल. आणि तू मला काय म्हंटलं होतं आणायला? कितीदा सांगू? सांगितलं होतं आजच. आठवण कर. विचारलं. लपवून आणावं लागेल यार. आता ताई आहे, ताई चिडवते मग मला. का? अरे आज तुझा कॉल आला आणि मी अंघोळ करत होतो.

आवाज नाही येत आहे.

आणि आईला तुझा नंबर,

आवाज नाही येत आहे तुझा. कट होतोय.

हम्म बोल.

हो. आई म्हणत होती का कॉल वरून तुझा म्हणे तिने म्हणून तुला कॉल लावला नाही असं म्हणते आई मला. अच्छा. हॅलो. आणखी अजून काय म्हणतेयस? अभ्यास अभ्यास. तू अडकत का आहे? बोल ना.

मार्केटिंग तुझा. अरे माहिती आहे का आज काय झालं? हॅलो. माझं लास्ट बेंच आहे तर माहिती आहे का माझं एकपण नव्हतं ना. मला बॅक पेपरमध्ये टाकलं होतं सरांना.

तर सरांना सांगितलं. सरांना काय माहिती. एक पण नाही आहे म्हंटलं. नाही आहे का म्हणे. हां मिसमॅच झालंय म्हणे. तर मी नाही का त्या क्लासमधे बसलो होतो. मला नाही का अर्धा तास परत दिलेला पेपर सॉल्व्ह करायला. खूप काही लिहिलं होतं. माहिती आहे मी चीटिंग पण केली आज. दोन क्वेश्चनचे आंसर्स मला सरांनी सांगितलंय की हे घे चिठ्ठीवर लिहून घे म्हणे. माझ्यामुळे तुझा जो अर्धा तास गेला म्हणे. लिहून घे म्हणे. सरांना पण चिठ्ठी दिलेली. क्वेश्चन माहिती आहे का दहा दहा मार्क्सचे होते.

हो. किती मार्क्स चे पेपर राहतात तुमचे?

काय म्हणतो. आमचे एटी मार्क्सचे पेपर राहतात. त्यामधे अठ अठरा मार्क्स कॉलेज देतात आणि आम्हाला फक्त पंचवीस मार्क्स घ्यायचे असते. नाही पंधरा मार्क्स कॉलेज देतात आम्हाला पंचवीस नाहीतर मग तीस घ्यायचे असतात. मग तुम्हाला? अठ्ठावीस. पासिंग. त्यात पासिंग आहे ना मग.

लिहिलाय. मी सगळाच पेपर लिहून येते.

अगं मी मी काय म्हंटलं ऐक तर.

चाललंय.

अं तू कुठे बाहेर वगैरे नाही गेली का म्हंटलं आज? नाही. तुझा व्हिडिओ कसा काय ऑन आहे? व्हिडिओ बंद कर.

मला माहित नव्हतं माझा व्हिडिओ ऑन आहे म्हणून. आणखी काय सांगताय नवीन गोष्ट? कसं चाललंय मग? तू कुठे आता फिरायला गेली का नाही? मग काय प्लॅनिंग वॅनिंग? नाही सध्या आता कुठेच नाही.

हो.

हां? नाही आम्ही फक्त गर्ल्स ट्रिप आहे.

तू काहीतरी सेन्स सेन्सिबल टॉपिक वर बोलू शकतो? हे नॉनसेन्स गोष्टी नाही करायच्या माझ्याबरोबर. काय?

आणि माहिती आहे का या वेळी जेवढ्या लोकांचे बॅक लागल्यात, सरळ टफ पेपर काढलाय. सेम क्वेश्चन आहे आणि क्वेश्चन आहे ना रिपीट क्वेश्चन आहे. आणि तो क्वेश्चन कसा ना तो बुक पण बुक मधे पण सापडत नाही आहे. लिहायचे सगळं काही खूप काही अवघड होतं यार. तुला काय सांगू म्हणजे ना भेटायचंच नाही. काय लिहू काही समजे कळत कळतंच नव्हतं. हम्म हां. पेपर चांगले गेले ना आणि ऍडिशनल सब्जेक्ट होते मार्केटिंगचे? लिहिला आम्ही. चांगले मार्क्स भेटायला पाहिजे यावेळी. पेपर तर मी पूर्ण क्वेश्चन सॉल्व्ह पूर्ण अटेम्प्ट सॉल्व्ह केले पूर्ण म्हणजे कसं जसे फोर फोर क्वेश्चन आहे आता थ्री लिहा.

क्वेश्चन पेपर छान गेले. तुला क्वेश्चन शीट जे असं असतं ना किती पेजेस लिहा म्हणजे किती काय म्हंटला?

हो पंचवीस. चल मग मला अभ्यास करायचाय. नंतर बोलू आपण.

Bye bye.